इथे आपल्याला कार च शोरूम दिसत आहे त्या शोरूम मध्ये दोन लोक गप्पा मारताना आपल्याला दिसत आहेत. शोरूम मध्ये विविध प्रकारच्या कार्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्हाइट कार लाल कार --

आणि मंदिराच्या व्हरांड्यात आपल्याला लहान मुलं खेळताना दिसत आहे आणि खुर्चीवर एक वृद्ध बसलेली दिसत आहे.

आपल्याला हा अपार्टमेंट दिसते आहे. अपार्टमेंट च्या साइड ला आपल्याला मोठस उद्यान गार्डन दिसत आ--

आपल्याला प्रयोग शाळा दिसत आहे या प्रयोग शाळा मध्ये विद्यार्थी काही प्रयोग करत असताना या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी चुंबक देखील आपल्याला दिसत आहे.

या ठिकाणी सोलापूर फिटनेस अँड हेल्थ केयर पी व्ही टी एल टी डी म्हणून एक शोरूम दिसत आहेत.